त्याचबरोबर शिक्षणाला नेमका पासून मुक्त करण्याची त्याला राजकारण मुक्त आणि पारंपारिक संकेतांचा भंग करून Decoding म्हणजे अनुश्रुत करण्याची गरज आहे.

तत्कालीन शासन व्यवस्थेला आवश्यक ते मनुष्यबळ विकसित करण्याच्या हेतूने सुरू झालेल्या त्या शिक्षण पद्धतीत देशातील सांस्कृतिक संपन्नतेचे वैविध्याचे आणि भाषिक आणि प्रतिबिंब पडत नाही इंग्रजी भाषेचे शिक्षण आजही महत्त्वाचेच आहे. परंतु इंग्लिश दृष्टिकोनातून विचार करणे

आजच्या काळात कोणत्याही प्रकारचे पारंपरिक ज्ञान उपयुक्त ठरेल हे पाहून म्हणजेच त्यांचे काळ सुसंगत तपासून त्यानुसार त्याचा स्वीकार व्हायला हवा तरच निर्वासाहतीकरण होऊ शकते. आणि निर्वासाहतीकरणाच्या योग्य पद्धतीने विद्यार्थी हा समोर जाऊ शकतो.

सह शक्ती करण आणि सुलभता गोष्टी शिक्षणासाठी महत्त्वाच्या ठरतात शिक्षणाचे नियंत्रण करताना त्यांना प्राधान्याने स्थान असायला हवे त्याऐवजी हातात छडी घेतलेल्या Police सारखे नियमन केले जाते. काळानुरूप लवचिक न बनता आपल्या नियमक संस्था जुन्या पद्धतीने नुसार नियंत्रित करत असल्याने विद्यापीठांना महाविद्यालयांना शाळांना प्रयोग करताना नाविन्याची कास धरण्याची मर्यादा येत आहे. साहेबांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हे परवडण्यासारखे असणे आणि गुणवत्ता पूर्ण असणे महत्त्वाचे आहे या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ते नियमन करायला हवे परंतु Inspector राज सारखी स्थिती असता कामा नये मग नियमक संस्था विश्वासावर ठरलेल्या हव्यात अविश्वासावर नको, नियमन मुक्त शिक्षणाचा हा अर्थ येथे अभिप्रेत आहे. नियमन मुक्त म्हणजे उत्तरदायित्व नसलेले स्वातंत्र्य हवे तर सर्वांना परवडणारे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची पारदर्शकता आणि स्वीकारण्याची यंत्रणा असा त्याचा अर्थ आहे. व यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांना त्यांना परवडण्यासारखे शिक्षण मिळाले नाही तर याचा परिणाम आपल्याला पुढे भविष्यात सहन करावा लागेल. या सर्वांसाठी आपण जबाबदार असू आणि आपली ही शिक्षण व्यवस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेत सर्वांचा सर्वांगीण विकास अभिप्रेत आहे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यावरच या सर्वांसाठी आता आपले भवितव्य ठरलेले आहे. त्यानुसार आपण स्वतःहून पुढे जाऊ शकतो मुलांना योग्य ते शिक्षण दिले तर त्यांचा राष्ट्राचा आणि देशाचा सर्वांचे हित यात साधले जाईल मुलांवर कुठल्याही प्रकारचे बळजबरीने करता कामा नये त्यांनी स्वतःहून यामध्ये सहभागी होऊन आनंदाने आनंददायी उत्तम आकर्षक असे शिक्षण घ्यायला हवे आणि त्यानुसार भावीतव्य घालवायला हवे our education system म्हणजेच आपल्या भारताचे शिक्षणप्रणाली आपल्या भारताचे शिक्षणप्रणालीविषयी जर बोलायच म्हटलं तर सुरवातीला

स्वतःच नावदेखील व्यवस्थित बोलू शकत नाहीत त्यालासुद्धा शाळेमध्ये टाकेल जाते आणि लहानपणापासूनच शिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे

यापैकी एखादा विषय निवडतो एखादी stream choose करतो आणि त्या stream वर मग पुढचे तीन वर्ष चार वर्ष graduation complete करतो तीन चार वर्षाच graduation complete केल्यानंतर मग येत post graduation postgraduation दोन वर्षाचा केल्यानंतर मग येत PhD म्हणजेच तीनवर्षापासून शिक्षण घेणारा विध्यार्थी हा वयाच्या तीसवर्षापर्यँत शिक्षणच घेत राहतो आणि या आजच्या युगामध्ये एखादा

या आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये एक वाईट गोष्ट म्हणजे एखाध्या व्यक्तीच्या ज्ञानाच्या जे आकलन आहे ते paper च्या दृष्टी केल्या जातात आणि paper कशी check होतात हे आपणाला सांगायची गरज नाही ज्या विध्यार्थारचे हस्ताक्षर चागले असेल ज्याच paper presentation चांगल असलं त्या विध्यार्थाला जास्त marks मिळतात भलेच त्याच्याकडे knowledge असो किंवा नसो याउलट ज्या विध्यार्थाकडे भरपूर knowledge असेल पण त्याचे हस्ताक्षर जर चांगल नसेल किंवा त्याच paper presentation चांगलं नसेल तर त्याला जास्त गुण मिळत नाही मग अश्या विध्यार्थांजवळ knowledge असूनही त्याना चांगल्या ठिकाणी नोकरी भेटत नाही परंतु त्याच्याजवळ ज्ञान तर असतेच परंतु त्या ज्ञानाचं आकलन कोणी करून घेत नाहीत त्याच्याजवळ असलेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची ओळख कुणाला करता येत नाही कारण त्याचं हस्ताक्षर खराब असते याउलट ज्या विध्यार्थांचे हस्ताक्षर चांगले असते त्यांच्याजवळ ज्ञान असो किंवा नसो त्यांना marks मिळतात आणि त्या marks च्या basis कधीकधी त्यांना नोकरी देखील मिळते पण त्यांच्याजवळ जर ज्ञानच नाहीय तर ते त्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा गडबड करत असतात आणि त्यामुळे त्यांना तेथून काढण्यात येते मग अशे शिक्षणपद्धतीचा कमी उपयोग ज्यामध्ये विध्यार्थांचा ज्ञानाचं च आकलन होत नसेल फक्त तर त्यांना किती आठवण राहतं म्हणजे ते किती पाठांतर करू शकतात याच्याच basis वर त्यांच ज्ञानच आकलन केलं जात पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे या पद्धतीला आळा घालण्यासाठी आणि ही पद्धत लोप पावण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आता स्पर्धा परीक्षा घेण्याचं एक नवीन TRADE आलेल आहे प्रत्येक विषया संबधीत प्रत्येक stream संबधीत एक परी अं स्पर्धापरीक्षा घेण्यात येते या स्पर्धापरीक्षेमध्ये एक प्रश्न दिलेला असतो आणि त्यात त्याच्याखाली चार बहुपर्यायी पर्याय दिलेले असतात यातून विध्यार्थाला प्रश्न वाचुन त्यात खाली दिलेल्या चार पर्यायीपैकी एक पर्याय निवडायचा असतो आणि मग त्यानंतर त्याला त्या उत्तरास टीक करायची असते या परीक्षाप्रणालीमध्ये विध्यार्थांजवळ असलेले ज्ञानच

दिसुन येत नाहीत काहीवेळास ही स्पर्धापरीक्षा जी असते ती computer वर घेण्यात येते आणि computer घेण्यात येत असल्यांमुळे काहीवेळा

पूर्णपणे मिळत नाही तसेच काही त्रांतिक अडचणीमुळे देखील या ही स्पर्धा परीक्षेची प्रणाली आहे ती चुकीची ठरते म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आता स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणाचे प्रणाली जी सुरु आहे शिक्षण देण्याची जी पद्धत सुरु आहे ती पद्धत ती पद्धत योग्य आहे परंतु विध्यार्थांजवळ असलेल ज्ञान आकलन करून घेण्याची जी प्रणाली आहे ती चुकीची आहे कारण paper लिहण्याच्या पद्धतीवर

एखाध्या व्यक्तीजवळ असलेल्या ज्ञानाचा आकलन जर करायच असेल तर त्याला त्याच्यासाठी प्रत्येक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्याची गरज आहे त्यावरुनच

गोष्टींचा विचार केला बरबोर तर यामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये ही शिकवले जाते ते आणि industry मध्ये जे काम असते industry मध्ये जे अं उपकरण जे machinery use केले जाते ते वेगळी असते मग जी machinery आताच्या industry वापरले जाते त्या machinery चा अभ्यासकरण विध्यार्थांना दिला गेला पाहिजे ना की जग जुन्याकाळात होत्या परंतु आपल्या भारतीयप्रणालीमध्ये आताच सुद्धा अशीच पद्धत आहे की जुन्याकाळात जी machine वापरले जायचे त्या machine चा अभ्यास विध्यार्थांना दिला जातो तर या जुन्यापद्धतीचा विध्यार्थांचा अभ्यास करून काय उपयोग जे शिक्षण जे उपकरण त्यांना वापरायची आहेत त्या उपकरणाला त्यांना दिला गेला पाहिजे आता जर समजा एखादी गोष्ट समजवण्यासाठी चार एखादी गोष्ट विध्यार्थांना समजवण्यासाठी आताच्या युगात ज्या गोष्टी चालत्यात त्या गोष्टींचे उदाहरण दिले गेले पाहिजे ना की जुन्याकाळात जे होते त्याचें उदाहरण दिले गेले पाहिजे आता इतिहासातील एखादी जर समजा एखादी औषधी कशी निर्माण झाली ही औषधी कशी निर्माण करावी याच शिक्षण विध्यार्थांना दिल गेल पाहिजे ना की free औषधे सर्व्यांना दिली काढली

आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भावि आयुष्यात साधणाऱ्या त्याच ज्ञान विद्यार्थ्यांना दिल गेल पाहिजे आपल्या भारतात शिक्षणपद्धती ची हि सर्वात मोठी चुकीची बाब हीच आहे की त्या जुन्या गोष्टी जास्त शिकवतात जर समजा एखादी theory त्यांना explain करत असेल तर सुरवातीला जी चुकीची theory असते ती शिकवतात

मग येतो तिसरा ज्याने त्याच्या modification केलं मग एवढंच यात आता विध्यार्थांना जे modify केल गेलेले उपकरण आहे त्याचीच माहिती देणं महत्वाचं आहे ना की जे आधीच चुकीचं होत ते आणि मग नंतर त्याच्यात त्याच्यात drawback cover करण्यात आले ते ते शिकवायची विध्यार्थांना गरज नाहीय ज्याचं ना फक्त एवढंच शिकवायला हवं की आताच्या भावी आयुष्यात आजकालच्या युगात आताच्या त्रांतिक युगाच्यात त्याना जे लागणार ज्ञान आहे ते ज्ञान त्याना दिल गेलं पाहिजे आणि एक योग्य शिक्षणप्रणाली जी आहे ती वापरली गेली पाहिजे जेणेकरून आपल्या भारताचे भावी जे नागरिक आहेत ते चांगल्या पद्धतीचं शिक्षणदेखील आणि आपल्या देशाला विकसित करते आपल्या देशाला विकसित करण्यामध्ये विध्यार्थांनाच खूप मोठा वाटा आहे आणि विध्यार्थांना शिकवण्यासाठी शिक्षणप्रणाली ही खुप महत्वाची भूमिका बजावत असते म्हणे आपला शिक्षणपद्धतीमध्ये आपल्या शिक्षणप्रणालीमध्ये बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे बर कसा हाय सुरज मी सगळं ठीक ए तू तू मग कसाय मी काय मी आता दिवाळी येणारे ना लक्ष्मी पूजनाचा काय गुंग मधेच ए ओ आता दिवाळी मध्ये म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी ची पूजा करून आपल्यावर म्हणजे तिची कृपा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी या साठी म्हणजे मनोकामना केली जाते ना हो हो हा आणि लक्ष्मी लक्ष्मी पूजनाचा वेळी दिवस विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मी ची पूजा पूजा पण केली जाते हो हो ते

हा आणि तसं म्हणजे दिवाळी मध्ये ते लक्ष्मी ची पूजा करतायत ना

ते पण ए अजून तर म्हणजे जस अजून पण खूप साऱ्या प्राचीन सामग्री नुसार लक्ष्मी सॅम संपत्ती आणि समुद्राची देवी आणि वैष्णवी पत्नी तिचा भक्तीचा भेट घेते आणि त्यांना चांगली भारतीय आणि तिचा आशीर्वाद देते

दिव्याचे स्वागत करतात भक्तीचे त्यांची घरे स्वच्छ करतात समई समोर ठेवतात आणि दिवे लावतात आणि गोड पदार्थ आणि चविष्ट पदार्थ आपण बनवून तयार करतात

दिव्यांचे आणि त्या आ त्याच बरोबर म्हणजे आनंदाचे उजळण करणार हा सन राजाच देशवाशीच म्हणजे साजरा केला जातो हो हो ते पण ए आणि दिवाळी मध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावरतीची जी कृपा आशीर्वाद येणारवयात आहे ती मनोकामना पण केली जाते

हा मी घर असो किंवा कार्यालय असो दिवाळी मध्ये लक्ष्मी लक्ष्मी पूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्व आहे यंदा सोमवार चोवीस ओक्टोम्बर दोन हजार तेवीस रोजी लक्ष्मी पूजन लक्ष्मी लक्ष्मी पूजन केले केले जाणार आहे ना हा आणि लक्ष्मी लक्ष्मी पूजनाचा दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची म्हणजे पूजा पूजा पण केली जाणार आहे ना

आणि लक्ष्मी लक्ष्मी पूजनाची योग्य योग्य योग्य पद्धत व पूजनाचे काही काही नियम पण आहेत हो हो ते पण आहे हा जस दिवाळी मध्ये लक्ष्मीलक्ष्मी पूजनाची तयारी करताना घरच्या मुख्य मुख्य प्रवेश द्वारा आ आंब्याची पाने झेंडूची फुले त्यांचा समज केला असलेला तोरण आवर्जून राहावे हो हो आपण नवीन नवीन कपडे घेतो लक्ष्मी पूजनाचा दिवस हा आणि दिवाळीत लक्ष्मी पूजन आणि अन्य कोणतेही पूजन पूजना वेळीस देव देव घरात कुंकू केव्हा शेंदुराची वापर करून शास्व शाश्वतिक

हो हो ते पण आहे हा आणि यावेळी तरी हि हि तारिक म्हणजे चोवीस ओक्टोम्बर म्हणजे आज जो या दिवशी सायंकाळी सात तेवीस ते रात्री आठ एकोणचाळीस पर्यंत म्हणजे लक्ष्मी पूजनाचा मुहूर पण राहणार ए हो आपण नड पण लावतो हा आणि लक्ष्मी पूजन म्हणजे मुहूर्तावरच करतो ना त्याच तिने वर त्याच त्याचा मुहूर्त त्याच मुहूर्त राहते एक हो ते पण आहे हा आणि लक्ष्मी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त म्हणजे प्रदुष्ट काळात संद्याकाळी सहा ते दहा रात्री आठ वाजुन एकोणचाळीस मिनिटांनी आणि वृशभ काळात संद्याकाळी साथ वाजून सवीस ते रात्री नाव वाजुन ए ए सवीस पर्यंत हा म्हणजे आहे आणि दिव्यांचे सन असतात दिवाळी साजरी करण्यासाठी आणि देवी देवी लक्ष्मी लक्ष्मी ची पूजा करण्यासाठी लोकांनी मोठ्याशा तयारी केली ए

हा आणि लक्ष्मी लक्ष्मी पूजन करताना एक चवरंग घ्यावा चवरंगवेर एक लाल लाल लाल लाल लाललाल रंगाचा कापड घालावा चवरंगाचा बाजूला रांगोळी घालावी रांगोळी पण काढावी चवरंगवर अक्षदांचा अष्ट अष्ट दल कमळ किंवा स्वस्तत्विक काढावे आणि एक चांदी तांबा किंवा मातीची घ घत घेऊन त्यात गंगा जल मिसळून घ्यावे आणि कळसावर नारड नारळ ठेवून त्यात एक एकआंब्याचे डहाळे ठेवावे कलश भवती फुलांची आरसा करावी आणि कळसाचा डाव्या बाजूला ते लक्ष्मी साठी ते हळदीने कमालच म्हणजे कमळाचे फुल काडून त्यावर मूर्ती मूर्ती मूर्ती स्थापित करावी लक्ष्मी देवी समोर सोने चांदी किंवा साधी नाणी नाणी ठेवावी त्या या नंतर कलशाचा उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी स्थापित करावी आणि त्याच समोर म्हणजे अक्षता ठेवाव्या लक्ष्मी देवीची व्यापार संबंधित पुस्तक ठेवाव्यात डायरी नवीन नवीन कॉपीट कॉपी पण ठेवावी पूजेचे सामान सामान शुद्ध शुद्ध शुद्ध पण करण्यासाठी टॉक्सन करावे आणि या नंतर लक्ष्मी गणपती अनि स्थापना केलेल्या अन्य अन्य देवतांची आवाहन करावे लक्ष्मी मात्र म्हणजे

नारद अपर्ण करावा पूजा झाल्यावर आरती करावी आणि या आरती नंतर लक्ष्मी देवीला घरात घरात आगमनाची म्हणजे प्रार्थना करावी आणि काही सुकली असल्यास करावा हो हो ते पण आहे दिवाळीमध्ये खुप होते लक्ष्मी पूजाचे हा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातले म्हणजे सर्व दरवाजे खिडक्या दीड कीमान रात्री चा बारा वाजे पर्यंत सुरु ठेवावे

फटाके पण त्याच दिवशी फोडतो ना सकाळीच फटाके पण तेवढेच फोडल्याने प्रदूषण होतोय ना

हा आणि अजून ए ए फ्री फ्री फ्री फ्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मी देवीच्या अन्य अन्य अन्य स्त्रोतांचे पठण करावे लक्ष्मी पूजन सुरु असताना हा कुना सोबत आर्थिक व्यवहार करू नये आणि ए या रात्री अखंड जा वेळेत ठेवावे या लक्ष्मी देवीला शिंगाड बत्ताशे ल लाया कारंजी ने तांदळाचे लाडू उडदाचे लाडू सीताफळ रव्याचा शिरा डाळिंब केशर मीठा यांनी अत्यंत प्रिय प्रिय असून त्या पैकी कोणत्याही पदार्थाचा न नैवैद दाखवावा हो आणि अश्विनी महिनाचा अश्विनी पौर्णिमेचा दिवशी लोपीत पूजा पिढा दाखवीत पूजा केली जाते हवं या अरे पूजा असेही म्हणतात हवं आणि लक्ष्मी पूजनाला न्हा म्हणजे दिवाळी मधील हा सनामधील तिसरा दिवस असतो आणि दिवाळी या सणामध्ये लक्ष्मी पूजन या सणाला खूप महत्व आहे ना

आणि स्त्रिया रात्री लक्ष्मी पूजा करतात त्यांचा करतात आणि हा त्यांचा अर्पून किंवा दिवा रांगोळीने दिवा रागोळीनं सजवतात हवं आणि अजुन आता दिशी दिवाळीचा दिवशी ए लक्ष्मी मातांची वेस्ट तिथून अशी पूजा पण म्हणजे लक्ष्मी पूजन होय ना

हवं आणि दिवाळीचा तिसऱ्या तिसऱ्या दिवशी हं अस्विन अश्विन महिन्यातील या स आमावासेला हा लक्ष्मी पूजन सण येतो ना येताच असतो आणि लक्ष्मी पूजनाचा संद्याकाळी लोक लक्ष्मीचे स्वागत करताना घराचे दरवाजे खिडक्या उघडतात आणि तिला आता निमंत्रण करण्यासाठी त्यांच्याकडे खिडख्या आणि दागिनेच ताट चा दिवे लावतात हा आणि दिवाळी ए दिवाळी या आय या याच सनामध्ये लक्ष्मी पूजनाला म्हणजे खूप महत्व आहे आणि लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजन चा दिवशी आ उठण्याने आंघोळ करताना आ आ करण्यात येते संद्याकाळचा वेळेस लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी पूजन करण्यात असं येत असेल

हो आणि माता लक्ष्मीचे एकभाग घरातील सवभागी आणि समृद्धी सकारात या साकारताना दिसतात

आलजीत

हो आणि दिवाळी हा सण म्हणजे हिंदू हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे ना

हा आणि नुकतेच म्हणजे वासूब वासूब घ्रह चा धनत्रयो धनत्रयोदशी हा सण झालेलय आणि आता म्हणजे दिवाळी हा सनामध्ये तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी पूजन

हा आणि जा दिवशी आपण आपल्या घरी आपण सर्वत्र दिव्याचा प्रकाश करून रोषणाई निर्माण करून दिवाळी या सणाचा निमित्याने आपल्या सर्वांचा मनामध्ये खूप उत्साह आणि आनंद असतो दिवाळी या या सणामध्ये या सर्वाना सुट्या असतात त्या मुले सर्व जण एकटत्रित पने आनंदाने हा सण साजरा पण करतात आणि असे मानले जाते कि लक्ष्मीचे स्वछता आवडते आणि ते घरात स्वच्छता घराला स्वच्छता घराला भेट देतात हवं आणि प्रत्येक ए प्रत्येक हिंदू सण साजरा करण्या माघे कथाच कथाच असते ना

हा आणि लक्ष्मी पूजन संबधी सुद्धा कथाच कथाच प्रसिद्ध ए जशी विष्णू विष्णू विष्णू विष्णू देवाने लक्ष्मी लक्ष्मी पूजनाचा दिवशी सर्व सर्व सर्व देवाना माता लक्ष्मीचं

हो गोष्टीत पण हाय खूप प्रसिद्ध हाय माता लक्ष्मीं माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पत्नी होती ना हा आणि लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त हा सोमवारचा च दिवशी राहते आणि लक्ष्मी लक्ष्मी पूजन करता लक्ष्मी मातेचं फोटो किंवा मूर्ती गणपतीचा बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती कुबेराचा फोटो किंवा मूर्ती नाणी किंवा नोटा दागिने किंवा चांदीचे नाणी तसेच एक एक कोरी वही घ्यावी त्यावर म्हणजे कुंकूअणे ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा चवरंग किंवा पाठ घ्यावा त्यावर लाल लाल लाल रंगाचे कापड कापड अंथरावे

नि या विषयी म्हणजे लक्ष्मी पूजन लक्ष्मी चे म्हणजे ते हे होणार रे पूजा होणारे नात्यानेच ते पण आहे आणि हा आणि विधी पण विधी विधी करण्या करीत सर्व सर्व प्रथम देवा घर मध्ये एक चवरंग ठेवावे त्यावर कापड पण आंथरुन घ्यावा हो हो ते पण आहे हा आणि दिवाळी हा सन म्हणजे सर्वात मोठा असल्या मुले दिवाळीमध्ये असणारे लक्ष्मी लक्ष्मी पूजनाची सुद्धा खूप महत्व आहे ना

दिवाळीचा दिवाळीचा दिवशी म म्हणजे माता लक्ष्मीचे पूजन करनयेत येत असते आणि व्यापारी वर्ग सुद्धा आ लक्ष्मी लक्ष्मी पूजनाला खूप महत्व देते कारण व्यापारी हे दिवाळी चा काळात त्याचा वापर जास्त झाल्यामुळे म्हणजे त्याचा वस्तू जास्त विकल्या गेल्या मुले त्याचा घरामध्ये लक्ष्मी येत असते हो नि दिवाळीत हा व्यापारांसाठी खूप महत्वपूर्ण असतो त्याना पैसे कमवून देणारा असतो

हा आणि लक्ष्मी लक्ष्मी पूजनाचा दिवशी संद्याकाळच्या वेळेस माता माता लक्ष्मी ची पूजन केली जाते व्यापारी त्याचा हिशोबाची नवीन सुरुवात लक्ष्मी पूजन या दिवस पासून करत असते आणि या दिवशी घरांची आणि तसेच घरांची दुकानांची सजावट करण्यात येते आणि तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ए झाडू ची पूजा करते

हा आणि ती लक्ष्मी लक्ष्मी पूजनाचा वेळी अक्षता नि बनवलेला अष्टबद्ध कमल किंवा स्वस्तिक यावर म्हणजे लक्ष्मीची संतपण केली जाते हो ते पण ए पण खूप चांगल्या येतील त्या

हा ते पण खूप प्रसिद्ध आहे ना हा लक्ष्मी लक्ष्मी पूजनाचा दिवशी घरचे सर्व दरवाजे खिडक्या किमान रात्रीचा बारा वाजे पर्यंत तरी सुरु ठेवाव्यात हो हो ठेवावे लागतील रात्री आठ तास चे हे हाय ना उपासाचं ना हा संद्याकाळचा आत हा आणि लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी पूजनाची ठराविक म्हणजे वेळ पण असते पंचांता नुसार ती पण त्या वेळेवर करावी लागते ते मी ए ए त्या अलक्ष्मी ची पूजा

आ ज्या वेळेवर जे वेल दिलाय त्याच वेळेवर पण पण पंचांना मूर्त हो हो म्हणून काय म्हणजे

मी तेर ठीक हाय तर मग काय मग अजून म आत लक्ष्मीची पूजा येणार होतोना हो हो आता लक्ष्मीची पूजा येणार पूजा येणारच

चांगला वाटलं गोष्टी करून करत जा असा भेटत जा हहा मला पण चांगला वाटलं ठीके भेटू ठीके हॅलो हॅलो कुठे आहे गणेश अरे इकडे जालन्याला आहे बाबा मी काय म्हणतो लग्न फिक्स झालं म्हणे तुझं हा लग्न झालंय फिक्स तुला कोणी सांगितलं रे अरे ते मुलाकडून कळालं की कोमल नावाची मुलगी आहे म्हणे कोमल इंगळे हाव

माझी क्लासमेटच क्लासमेटच होती बाकी काय म्हणतो अजून तुझं काय चालू आहे.